ख्रिश्चन च मोठ अस घर दिसतय त्याला पांढरा लाल आणि ग्रे कलर दिलेत खुप मोठ अस कंपाऊंड पण आहे त्याच्या खूप सारी शोकेस ची झाड लावलेत एक मूर्ती सुद्धा दिसते.

एक मोठी अस बिल्डिंग दिसते त्याला पांढरा आणि पोपटी रंग दिलेत त्याच्या वरती एक बाई च पोस्टर लावलेत त्याच्या खालती खुप सारी पुरुष मंडळ आणि पहिला मंडळ थांबलेत त्यांनी वेगवेळ्या रंगाचे कपडे घातलेत एकट्याने चश्मा घातलाय.

खुप मोठ अस बस स्टँड दिसतय त्याला पांढरा रंग दिलेत आजूबाजूला खुप सारी बेकरी फळाची दुकान आहेत आजूबाजूला खुप सारी मोठ मोठी झाड आहेत एक बस दिसतय तेच रंग आकाशी निळा निळा असं आकाश पण दिसतंय.

खुप मोठ अस गार्डन दिसतय त्यामध्ये खुप साऱ्या वेगवेगळ्या रंगाची फुलाची झाडे लावलेत आजूबाजूला खुप सार पाणी दिसतय बसण्यासाठी जागा पण आहे खुप मोठ मोठी झाडे सुद्धा आहेत|